लिब्रिऑफिस द्रव मधील ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे ग्रेडियंट्स हॅचिंग आणि बिटमॅप्स पेज बॅकग्राउंड सेट करणे नवीन रंग बनविणे शिकाल
वॉटरसायकल फ़ाइल उघडून यास सुरवात करू
तुम्ही ऑब्जेक्ट कलर्स ग्रेडियंट्स लाईन पॅटर्न्स किंवा हॅचिंग आणि पिक्चर्स ने भरू शकता
येथे आपण उबुंटू लिनक्स व्हर्शन 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्शन 334 वापरत आहोत
वॉटरसायकल चित्र रंगवू
सूर्या पुढील दोन ढगांना रंग देण्यापासून सुरु करू त्यांना पांढऱ्या रंगाने भरू
सूर्या पुढील ढग निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून एआरईए वर क्लिक करा
एआरईए डायलॉग बॉक्स दिसेल
फिल पर्याया खालील एआरईए tab वर क्लिक करून कलर निवडा
स्क्रॉल डाऊन करून व्हाईट वर क्लिक करा
ओक वर क्लिक करा
एलटीपॉजेग्ट याप्रमाणे दुसऱ्या ढगाला हि रंग देऊ
एआरईए खाली right क्लिक करून कलर आणि व्हाईट वर क्लिक करा
प्रत्येक ढग रंगविण्यास फार वेळ लागतो
असे करण्याचा सोपा उपाय म्हणजे त्यांचा गट करा
इतर दोन ढगांना करडा रंग देऊ जसे कि ते पाऊस धारण कलेले ढग आहेत
अगोदर त्यांचा गट करू
shift के दाबा आणि पहिल्या ढगावर क्लिक करून दुसऱ्या ढगावर क्लिक करा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून ग्रुप वर क्लिक करा
ढगांचा गट झाला आहे
पुन्हा कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून एआरईए वर क्लिक करा
एआरईए डायलॉग बॉक्स मध्ये फिल पर्याया खाली एआरईए tab वर क्लिक करून कलर निवडा आणि स्क्रोल डाऊन करून कलर ग्रे 70 वर क्लिक करा
ओक वर क्लिक कराltPausegt अशाप्रकारे त्रिकोणाला ब्राउन 3 रंग देऊ
अशाप्रकारे पुन्हा आयताला ब्राउन 4 रंग देऊ
याप्रमाणे सूर्याला पिवळा रंग देऊ
नंतर इतर त्रिकोण आणि वक्र जे पाण्याला टर्कोइज 1 रंगाने दर्शवितात त्यांना रंग देऊ
त्यांना समान फॉर्मॅटिंग ची गरज आहे अगोदर त्यांचा गट नसल्यास त्यांचा गट करू
त्यांना रंग देण्यास अगोदर केलेल्या पायरी चे अनुसरण करू
right क्लिक एआरईए एआरईए tab फिल कलर टर्कोइज 1
निरीक्षण करा वॉटर ऑब्जेक्ट मध्ये त्रिकोण आणि वक्राची रूपरेषा दिसत आहे
या रूपरेषेला अदृश्य करू म्हणजे चित्र अधिक चांगले दिसेल
ऑब्जेक्ट निवडा कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करूनLine वर क्लिक करा
लाईन डायलॉग बॉक्स दिसेल
लाईन tab वर क्लिक करा
लाईन प्रॉपर्टीज मध्ये styledrop डाउन बॉक्स वर क्लिक करून Invisibleनिवडा
ओक वर क्लिक करा
वॉटर ऑब्जेक्ट रूपरेषा अदृश्य झाली आहे
आता झाडाला रंग देऊ
डाव्या बाजूचे सर्व झाडे निवडू
कॉन्टेक्स्ट मेन्यु पाहण्यास right क्लिक करूनEnter ग्रुप वर क्लिक करा
झाड संपादीत करू
उजव्या बाजूची पाने निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून एआरईए वर क्लिक करा
एआरईए डायलॉग बॉक्स मध्ये एआरईए tab वर क्लिक करा
फिल खाली कलर निवडा
खाली स्क्रोल डाऊन करून ग्रीन 5 वर क्लिक करा
ओक वर क्लिक करा
डाव्या बाजूच्या पानांसाठी सुद्धा असेच करू
नंतर झाडाच्या खोडाला रंग देऊ
य आकार बाण निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून एआरईए वर क्लिक करा
लक्षात घ्या सर्व निवडी एआरईए डायलॉग बॉक्स मध्ये धारित होतील
चला कलर निवडू
स्क्रोल डाऊन करून ब्राउन 1 वर क्लिक करा
ओक वर क्लिक करा
झाडाला रंग दिला आहे
ग्रुप च्या बाहेर येण्यास right क्लिक करून एक्सिट ग्रुप निवडा
याप्रमाणे आपण इतर झाडांना हि रंग देऊ शकतो
आपण इतर झाडे डिलीट करू शकतो रंगीत झाडाला कॉपी पेस्ट करून हव्या त्या ठिकाणी स्थानांतरीत करा
हा मार्ग फार सोपा आहे ना
सूर्याच्या पुढच्या ढगाला सावली जोडू
निवडण्यासाठी ड्रॉइंग टूलबार वरून सिलेक्ट वर क्लिक करा आणि त्यांचा गट करा
पांढऱ्या ढगांचा गट निवडा कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून एआरईए वर क्लिक करा
एआरईए डायलॉग बॉक्स माधील शेडो tab वर क्लिक करा
प्रॉपर्टीज मध्ये उसे शेडो बॉक्स तपासा
इतर फिल्ड सक्रिय होतील
पोझिशन मध्ये खाली उजव्या कोपऱ्यातील पर्यायावर क्लिक करा
सावली कुठे दिसेल हे पोझिशन निश्चित करेल
कलर फिल्ड मध्ये ग्रे निवडा
ओक वर क्लिक करा
प्रत्येक पांढऱ्या ढगाच्या मागे सावली दिसत आहे
चला ढगांना आणखी वास्तववादी बनऊ
करड्या ढगांचा गट निवडा आणि कॉन्टेक्स्ट मेन्यु पाहण्यासाठी right क्लिक करून एआरईए निवडा
एआरईए डायलॉग बॉक्स मध्ये एआरईए tabनिवडा
फिल च्या खाली ग्रेडियंट वर क्लिक करा
ग्रेडियंट 1 निवडा
ओक वर क्लिक करा
करड्या छटांनमध्ये ढग आणखी खरे दिसत आहेत
ढगांच्या गटांचा आकार निवडू
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून एआरईए निवडा
एआरईए tab पर्याय दिसेल
फिल खाली तुम्हाला 4पर्याय दिसतील
कलर्स ग्रेडियंट हॅचिंग आणि बिटमॅप
लक्षात घ्या या प्रत्येक पर्यायासाठी डायलॉग बॉक्स मध्ये कॉरेस्पाँडिंग tab आहे
हे टॅब्स नवीन स्टइल्स बनविण्यास आणि सेव करण्यास अनुमती देतात
कलर्स tab वर क्लिक करू
प्रॉपर्टीज खाली कलर drop डाउन वरून रेड 3 निवडा
आरजीबी निवडून दाखविल्या प्रमाणे र जी आणि बी साठी व्हॅल्यूज प्रविष्ट करा
र जी आणि बी म्हणजे लाल हिरवा आणि निळ्या मधील कोणत्याही कलर चे प्रमाण आहे
आपण र साठी 200 जी साठी100 आणि बी साठी 50 प्रविष्ट करू
येथे आपण रंग बदलण्यासाठी लाल हिरवा आणि निळ्याचे प्रमाण बदलत आहोत
आरजीबी फिल्ड वरील पूर्वेक्षण बॉक्स पहा
पहिला पूर्वेक्षण बॉक्स खरा रंग दर्शवितो
कलर फिल्ड पुढचा दुसरा पूर्वेक्षण बॉक्स आपण केलेला बदल दर्शवित आहे
यासाठी नामे फिल्ड मध्ये नाव टाईप करू
न्यू रेड नाव प्रविष्ट करू
एड बटनावर क्लिक करा
यादी मध्ये नवीन रंग जोडला आहे
ओक वर क्लिक करा
आपण नवीन रंग बनविला आहे
या क्रियेला CTRLआणि झ दाबून उंडो करू
ढगाचा रंग फिरून पुन्हा पांढरा झाला आहे
एआरईए डायलॉग बॉक्स मधील टॅब्स वापरून तुम्ही स्वतःचे ग्रेडियंट्स आणि हॅचिंग हि तयार करू शकता
ग्रेडियंट्स छटा एका रंगातून दुसऱ्या रंगात मिश्रित होतात
उदाहरणार्थ रंग छटा निळ्या तून हिरव्या मध्ये वळतात
हॅचिंग चित्रामधील शेडींग किंवा टेक्स्चर आहे जे समांतर ओळ वापरून बनविले आहे
आता द्रव मधून बिटमॅप इम्पोर्ट करणे शिकू
मेन मेन्यु वरूनFormat निवडून एआरईए वर क्लिक करा
अगोदर पाहिल्या प्रमाणे एआरईए डायलॉग बॉक्स उघडेल बिटमॅप्स tab वर क्लिक करा
इम्पोर्ट बटनावर क्लिक करा
इम्पोर्ट डायलॉग बॉक्स दिसेल
ब्राउज करून बिटमॅप निवडा
ओपन बटनावर क्लिक करा
द्रव बिटमॅप साठी नाव एन्टर करण्यास प्रवृत्त करेल
न्यू बिटमॅप नाव एन्टर करू
ओक वर क्लिक करा
बिटमॅप आता drop डाउन यादी मध्ये दिसत आहे
बाहेर येण्यास ओक वर क्लिक करा
ढगांचे निरीक्षण करा
यास CTRLआणि झ दाबून उंडो करू
वॉटर ऑब्जेक्ट भरण्यास बिटमॅप्स वापरू
पाण्याला अधिक वास्तववादी बनऊ
असे करण्यास त्रिकोण आणि वक्राचा गट निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून एआरईए निवडा
एआरईए डायलॉग बॉक्स मध्ये बिटमॅप्स tab वर क्लिक करा
बिटमॅप्स ची यादी स्क्रोल डाऊन करून वॉटर निवडा
ओक वर क्लिक करा
पाणी अधिक खरे दिसत आहे
टयूटोरियल थांबवून असाइनमेंट करा
ऑब्जेक्ट काढून त्यासcolor ग्रेडियंट्स हॅचिंग आणि bitmapsने भरा
ट्रान्सपेरन्सी tab वापरून त्याचा ऑब्जेक्ट वर होणारा परिणाम पहा
आकाशाला रंग देणे सोपे आहे
आपल्याला पूर्ण पेज ला बॅकग्राउंड लागू करायचा आहे
कर्सर ला पेज वर क्लिक करा
खात्री करा कोणताही ऑब्जेक्ट निवडलेला नाही
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करा
पेज सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल
बॅकग्राउंड tab वर क्लिक करा आणि फिल खाली कलर निवडा
स्क्रोल डाऊन करून ब्लू 8 कलर निवडू
ओक वर क्लिक करा
द्रव विचारेल बॅकग्राउंड सेटिंग शोल्ड बीई फोर एल पेजेस
नो वर क्लिक करा
आता फक्त निवडलेल्या पेजला बॅकग्राउंड रंग आहे
तुम्ही ऑब्जेक्ट ला कोणताही रंग न देणे हि निवडू शकता
आता डोंगर निवडू
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून एआरईए निवडा
एआरईए डायलॉग बॉक्स मध्ये Area tab निवडा
फिल च्या खाली नोन निवडा
ओक वर क्लिक करा
ऑब्जेक्ट कोणत्याही रंगाने भरला जाणार नाही आणि फक्त रूपरेषा बॅकग्राउंड ला लागून दिसेल
उंडो करण्यास CTRLZ कीज दाबा
तुम्ही फॉर्मॅट मेन्यु वरून हे सर्व पर्याय वापरू शकता
प्रत्येक बदलानंतर CTRLS कीज सोबत दाबून फ़ाइल सेव करणे लक्षात ठेवा
एकांतरित ऑटोमॅटिक सावे पर्याय सेट करा म्हणजे बदल आपोआप सेव होतील
तुमच्या साठी असाइनमेंट आहे
तुम्ही तयार केलेले चित्र रंगवा
पेज ला बॅकग्राउंड द्या
काही नवीन रंग बनवा
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
या ट्यूटोरियल मध्ये आपण कलर ग्रेडियंट्स हॅचिंग आणि बिटमॅप्स वापरणे ऑब्जेक्ट भरणे backgroundतयार करणे नवीन स्टाइल तयार करणे शिकलो
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर प्रोजेक्ट चा भाग आहे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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो